नमस्कार
जिओजेब्रा मधील जीवा आणि कंस या वरील प्रमेयांच्या पाठात स्वागत
ह्या पाठाच्या शेवटी तुम्ही वर्तुळाच्या जीवा आणि कंस तपासण्यास सक्षम व्हाल
जिओजेब्रा चे प्राथमिक ज्ञान आपल्याला आहे असे समजू
नसल्यास संबंधित पाठासाठी httpspoken tutorialorg ह्या वेबसाईटला भेट द्या
ह्या पाठासाठी आपण उबुंटू लिनक्स ओएस व्हर्शन 1110 जिओजेब्रा व्हर्शन 32470 वापरत आहोत
आपण पुढील जिओजेब्रा टूल्स वापरू
सर्कल विथ सेंटर एंड रेडियस सर्क्युलर सेक्टर विथ सेंटर बेटवीन त्वो पॉइंट्स सर्क्युलर एआरसी विथ सेंटर बेटवीन त्वो पॉइंट्स मिडपॉईंट आणि परपेंडिक्युलर लाईन जिओजेब्रा ची नवीन विंडो उघडू
दश होम मधील मीडिया एप्स वर क्लिक करा
टाइप खालील एज्युकेशन वर क्लिक करून जिओजेब्रा वर क्लिक करा
आता प्रमेय मांडू
वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो
वर्तुळमध्य आ मधून बीसी या जीवेवर टाकलेला लंब ती जीवा दुभागत
प्रमेय तपासून पाहू
ह्या पाठासाठी एक्सेस ऐवजी ग्रिड लेआउट वापरू
ड्रॉईंग पॅड वर राईट क्लिक करा
ग्राफिक व्ह्यू मधे एक्सेस अनचेक करून ग्रिड निवडा
आता वर्तुळ काढू
टूलबारवरील सर्कल विथ सेंटर एंड रेडियस हे टूल निवडा
ड्रॉईंग पॅडवर बिंदू आ काढा
एक डायलॉग बॉक्स उघडेल
त्रिज्येसाठी 3 टाईप करा
ओक क्लिक करा
मध्यबिंदू आ आणि त्रिज्या 3सेंटीमीटर असलेले वर्तुळ तयार होईल
बिंदू आ हलवून वर्तुळाच्या हालचाली पाहु
सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स हे टूल निवडा
वर्तुळाच्या परीघावर बी आणि सी हे बिंदू काढा
जीवा बीसी तयार होईल
जीवा बीसी वर बिंदू आ मधून जाणारा लंब काढू
टुलबार वरील परपेंडिक्युलर लाईन टूलवर क्लिक करा
जीवा बीसी आणि बिंदू आ वर क्लिक करा
बिंदू बी हलवून बिंदू बी सोबत लंब देखील हलताना आपण पाहु
लंब आणि जीवा बीसी एका बिंदूत छेदतात
इंटरसेक्ट त्वो ऑब्जेक्ट्स वर क्लिक करा छेदनबिंदू डी म्हणून मार्क करा
डी हा जीवा बीसी चा मध्यबिंदू आहे का ते तपासू
डिस्टन्स टूल
वर क्लिक करा बिंदू बी डी आणि डी सी वर क्लिक करा
बीडी आणि डीसी हे अंतर समान असल्याचे लक्षात येईल
हे सुचवते डी हा जीवा बीसी चा मध्यबिंदू आहे
आता कोन सीडीए मोजू
एंगल टूल वर क्लिक करा
बिंदू cडी आ वर क्लिक करा
सीडीए हा 90 अंशाचा कोन आहे
प्रमेय सिध्द झाले आहे
आता बिंदू सी हलवू
बिंदू सी सोबत अंतर देखील बदलताना दिसेल
फाईल सेव्ह करू
फायलेग्टगट सावे एएस वर क्लिक करा
फाईलला circle चोर्ड हे नाव देऊन सावे वर क्लिक करा
आता पुढील प्रमेय पाहू
समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात
बीसी या कंसाने आंतरलिखित केलेले बीडीसी आणि बीईसी हे कोन समान असतात
हे प्रमेय तपासून पाहू
नवी जिओजेब्रा विंडो उघडू फाइल खालील न्यू वर क्लिक करा
एक वर्तुळ काढू
टूलबारवरील सर्कल विथ सेंटर थ्रॉग पॉइंट टूल वर क्लिक करा
मध्यबिंदू म्हणून बिंदू आ काढा
बिंदू बी आणि सी मिळवण्यासाठी परिघावर पुन्हा एकदा क्लिक करा
आता कंस बीसी काढू
सर्क्युलर एआरसी विथ सेंटर बेटवीन त्वो पॉइंट्स वर क्लिक करा
परिघावरील बिंदू आ आणि बिंदू बी आणि सी वर क्लिक करा
कंस बीसी तयार झाला आहे
कंस बीसी च्या प्रॉपर्टीमधे बदल करू
अल्जेब्रा व्ह्यू मधे ऑब्जेक्ट डी वर राईट क्लिक करा
ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज निवडा
हिरवा रंग निवडून क्लोज वर क्लिक करा
न्यू पॉइंट टूल वर क्लिक करा
वर्तुळाच्या परिघावर बिंदू डी आणि ई काढा
कंस BCवरून बिंदू डी आणि ई शी दोन कोन तयार करू
पॉलिगॉन टूलवर क्लिक करा
बिंदू ई बी डी सी आणि आकृती पूर्ण करण्यासाठी पुन्हा ई वर क्लिक करा
कोन बीडीसी आणि बीईसी मोजू
एंगल टूलवर क्लिक करा
बिंदू बी डी सी आणि बी ई सी वर क्लिक करा
कोन बीडीसी आणि बीईसी हे समान असल्याचे दिसेल
पुढील प्रमेय पाहू
कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो
बीसी या कंसाने आ शी केलेला BACहा कोन त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या बीईसी आणि बीडीसी या कोनांच्या दुप्पट असतो
हे प्रमेय तपासून पाहू
वर्तुळखंड एबीसी काढू
सर्क्युलर सेक्टर विथ सेंटर बेटवीन त्वो पॉइंट्स टूल वर क्लिक करा
बिंदू आ बी सी वर क्लिक करा
वर्तुळखंड एबीसी चा रंग बंदलू
वर्तुळखंड एबीसी वर राईट क्लिक करा
ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज निवडा
हिरवा रंग निवडून क्लोज वर क्लिक करा
कोन बॅक मोजू
एंगल टूल वर क्लिक करा
बिंदू बी आ सी वर क्लिक करा
कोन बॅक हा कोन बीईसी आणि बीडीसी च्या दुप्पट आहे
बिंदू सी हलवून पाहू
कोन बॅक हा कायमच बीईसी आणि बीडीसी च्या दुप्पट आहे
अशाप्रकारे ही प्रमेय सिध्द झाली आहेत
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात ह्या पाठात आपण सिध्द केले वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो
समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो
असाईनमेंट म्हणून तुम्ही हे तपासून पाहा
वर्तुळाच्या समान जीवा मध्यबिंदूपासून समान अंतरावर असतात
वर्तुळ काढा
सेगमेंट विथ गिव्हन लेंग्थ फ्रॉम पॉइंट टूल निवडा
हे टूल दोन समान आकाराच्या दोन जीवा काढण्यासाठी वापरा
त्या जीवांवर मध्यबिंदूपासून लंब काढा
छेदनबिंदू मार्क करा
लंबांचे अंतर मोजा
असाईनमेंट अशाप्रकारे दिसणे गरजेचे आहे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद